तर मला तुम्हाला विचारायचं होत कि वातावरण बद्दल विचारायचं होत. तर आता म्हणजे तुम्ही जिथे राहता गोव्या मध्ये राहता ना?

आणि इकड़ रात्रीची थंडी पडते जरा जास्त.

हा म्हणजे बाकीच्यां पेक्षा थंडी तिकडे जास्त पडते.

नाही नाही इतकी पण नाही पडत पण पडते जरा. पण पडते जरा अँवरेज, हम्म जरा जास्त म्हणजे थोडीशी जास्त वाटते. तर मला म्हणायचंय मागे तुम्ही पुण्याला होता ना? त्या बद्दल म्हणजे तुमचा अनुभव कसा आहे वातावरणाचा, कसं होत वातावरण तिथे? मी पुण्याला महाळुंगे मध्ये होतो महाळुंगे मध्ये जरा वातावरण इंडस्ट्रियल एरिया असल्यामुळे तिथे जरा पावसात केमिकल च प्रमाण जास्त असायचं त्याच्या मुळे जरा

आपल्या त्वचेला जरा व्हायची

तेव्हडा तुमच्या आरोग्यावरती परिणाम व्हायला लागला म्हणून ते तुम्हाला आवडलं नाही म्हणजे तिकडचं वातावरण योग्य नव्हतं आरोग्यासाठी तर मी काय म्हणतो हे असं तुम्हाला काय वाटत कारण ह्याच कारण काय असेल नक्की एव्हडं हवामान आधी बघितलं तर प्राचीन काळामध्ये कोणाला काही हवामानाचा त्रासच व्हायचा नाही. कसलाच नाही त्रास म्हणजे एव्हडे काय बदल असे झालेत जास्त ज्याच्यामुळे असा वातावरणावरती परिणाम झालाये. माणसांना भरपूर त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतात. अ अ गाड्यांची प्रमाण वाढली आहे आणि इंडस्ट्रियल एरिया आता वाढत चालला आहे. होत आहे

त्याच्यातून, त्याच्यात आपण का बाकी जे वायू आहेत प्रदूषित वायू बाहेर पडतात, प्रदूषित वायू बाहेर पडतात.

मिश्रित होऊन प्रदूषण घडते. पण गाड्यांचा वापर आता तुम्ही बघाल ना तर आपण कमी नाही करू शकत. मग त्याच्या साठी उपाय काय असेल?

आपण इ वेही, इलेकट्रीक वेहिकल वापरू शकतो. अ हल्ली त्याच जरा हो प्रमाण खूप दिसतंय. हो बरोबर.

म्हणजे आपण लायटीवरती सु चालणाऱ्या गाड्या वापरल्या तर आपल्याला इंधनाची गरज लागणार नाही, इंधनापासून प्रदूषण होणार नाही.

म बाकी काय अजून उपाय आहे का? म्हणजे गाड्या जश्या आहेत बाकीच्या

अ अ कि ज्याच्या मुळे प्रदूषण नाही होऊ शकत असे काही बदल घडवता येतील काय ? सध्यातरी त्याचे aअस्तित्वात नाही आहे.

सीएनजी वगैरे वापरतात तो वायू अ हानिकारक नसतो का?

इतका नसतो. पेट्रोल आणि डिझेल हे

त्याच्यावरती का प्रक्रिया करतो. त्याच्यामुळे सुद्धा काही वेळ लागतो आणि नंतर आपण जेव्हा गाडीमधे वापरू तेव्हा कार्बनडायऑक्साईड तो बाहेर टाकतो भरपूर प्रमाणात

हं म्हणजे सीएनजी मूलपण होत पण तेव्हड्या प्रमाणात होत नाही असं तुम्ही म्हणताय, प्रदूषण.

मग आता तुम्ही म्हणजे कोणत्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहात?

पण तुम्ही कधी असं काम केलत कि गाड्यांचं बनवण्याची बांधणी मध्ये कधी तुम्ही, म्हणजे तुम्हाला रस वाटला का?

म्हणजे आणि तुम्हाला असं नाही वाटलं कि वातावरणाच्या क्षेत्रात किंवा म्हणजे

संशोधन केलं जात त्याच्याबद्दल जराशी माहिती वैगरे काढावी असं तुम्हाला कधी वाटलं का? मला असं इतकं वाटत नाही कारण आपण सगळेजण जर एका क्षेत्रात असू

मला तुम्हाला अशी कुठली तरी मला जागा सांगायची जिथे तुम्हाला वातावरण भरपूर चांगलं वाटत कि त्या ठिकाण मध्ये मस्त वातावरण आहे.

सध्यातरी मी असं कोनात सांगू शकत नाही कारण